सी आणि C मधील स्ट्रक्चर्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू स्ट्रक्चर म्हणजे काय
स्ट्रक्चर ची घोषणा आपण यास काही उदाहरणा द्वारे करू
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110 जीसीसी आणि g कंपाइलर वर्जन 461 वापरत आहे
स्ट्रक्चर च्या परिचया सह प्रारंभ करूया
जेव्हा एक किंवा अधिक वेरियेबल्स् एका नाव अंतर्गत गटामध्ये समाविष्ट केले जातात तेव्हा तो स्ट्रक्चर म्हणून ओळखला जातो
स्ट्रक्चर हे विविध डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये एकत्रित करण्यासाठी वापरले जाते
यास कंपाऊंड डेटा टाइप म्हणतात
संबंधित माहिती एकत्रित करून गट करण्यासाठी वापरले जाते
स्ट्रक्चर घोषित करण्यासाठी सिंटॅक्स पाहु
येथे कीवर्ड स्ट्रक्ट कंपायलर ला स्ट्रक्चर घोषित केले असल्याचे सांगते
strcut name स्ट्रक्चरचे नाव आहे
उदाहरणार्थ
स्ट्रक्ट एम्प्लॉई तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता
स्ट्रक्चर वेरियेबल कसा घोषित करायचा ते पाहु
या साठी सिंटॅक्स आहे स्ट्रक्ट struct name आणि struct var struct var हा टाइप struc name चे वेरीयेबल आहे
उदाहरणार्थ स्ट्रक्ट एम्प्लॉई अद्द्र अद्द्र टाइप एम्प्लॉई चा वेरीयेबल आहे
चला उदाहरणा कडे वळू
मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे
तो मी उघडेल
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव structureसी आहे
या प्रोग्राम मध्ये आपण स्ट्रक्चर वापरुन तीन विषयांच्या गुणांची बेरीज करू
मी कोड समजावून सांगते
ही हेडर फाइल आहे
येथे स्ट्रक्चर ला स्टुडेंट म्हणून घोषित केले आहे
नंतर आपण इंग्लिश मॅथ्स आणि सायन्स हे तीन इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे
स्ट्रक्चर अंतर्गत व्याख्यीत वेरियेबल्स् ना स्ट्रक्चरचे सदस्य असे म्हणतात
हे मेन फंक्शन आहे
येथे आपण टोटल हे इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे
आता आपण स्ट्रक्चर वेरीयेबल स्टड घोषित केला आहे स्टड हे टाइप स्टुडेंट चा वेरीयेबल आहे
त्यास सदस्यांना ऍक्सेस आणि बदल करण्यासाठी वापरले जाते
येथे आपण सदस्यांन मध्ये बदल केला आहे त्यांना 75 70 आणि 65 अशी वॅल्यूज देऊन
येथे आपण या तीन विषयांची बेरीज करू
नंतर आपण परिणाम प्रिंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
आता सावे वर क्लिक करा
प्रोग्राम कार्यान्वीत करू
कृपया कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस structureसी स्पेस हायफेन ओ स्पेस स्ट्रक्ट आणि Enter दाबा
कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा struct
Enter दाबा
असे आउटपुट दर्शविले जाईल टोटल इस 210 आता समान प्रोग्राम C मध्ये कार्यान्वीत करू
प्रोग्राम वर परत या
आपण येथे समान कोड संपादित करूया
प्रथम कीबोर्ड वरील shift Ctrl आणि स् किज एकत्रित दाबा
आता cpp एक्सटेन्शन ने फाइल सेव करा
आणि सावे वर क्लिक करा
आता हेडर फाइल आयोस्ट्रीम म्हणून बदलू
यूझिंग स्टेटमेंट समाविष्ट करा
आणि सावे वर क्लिक करा
C मधील स्ट्रक्चर ची घोषणा सी प्रमाणे आहे
म्हणून इथे काहीही बदलण्याची गरज नाही
शेवटी प्रिंटफ स्टेटमेंट च्या जागी काउट स्टेटमेंट करा
फॉर्मॅट स्पेसिफायर आणि n डिलीट करा
आता कॉमा डिलीट करा
दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा इथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा
आणि दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा n आता सावे वर क्लिक करा प्रोग्राम कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत या
संकलित करण्यासाठी टाइप करा g स्पेस structureसीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस स्ट्रक्ट1 येथे आपल्याकडे स्ट्रक्ट1 आहे कारण आपल्याला structureसी फाइल साठी आउटपुट पॅरमीटर स्ट्रक्ट अधिलेखित करायचा नाही
आता Enter दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा struct1
Enter दाबा
असे आउटपुट दर्शविले जाईल टोटल इस 210 आपण पाहु शकतो आउटपुट आपल्या Cकोड च्या समान आहे
परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो स्ट्रक्चर
स्ट्रक्चर चा सिंटॅक्स उदाहरणार्थ
स्ट्रक्ट struct name स्ट्रक्चर च्या सदस्यांना ऍक्सेस करणे
उदाहरणार्थ studमॅथ्स 75 आणि स्ट्रक्चर वेरीयेबल्स जोडणे
उदाहरणार्थ टोटल studenglish studमॅथ्स studसायन्स असाइनमेंट
कर्मचारीचा रेकॉर्ड दर्शविणारा एक प्रोग्राम लिहा
म्हणजेच नामे एड्रेस डेझिग्नेशन आणि सॅलरी
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे